आणि हे कॅफे प्लेस आहे आणि इथे काही लोक बसून --

आणि तिन्ही दरवाजांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोफे पण लावलेले आहेत.

अ एक लाल कलर च घर आहे.